चांगल्या प्रकारचं टेन हे याच्यामधून सावली येत नाही ऊन येत नाही.

और नाही करायचं काम पडत नाही पाईप लाईन वगैरे केलेली दिसून राहिलेली आहे ते आपस मध्ये बोलत आहेत.

कारखान्यात उभे आहेत टिन शेड चा कारखाना आहे.

वातावरण बी खूप चांगला आहे वाशीमला सर्व पाणीपुरवठा इथूनच येतो.

अह डेकोरेट स्टेज दिसत आहे आणि स्टेजच्या समोर दोन --

या चित्रामध्ये एक यात्रा दिसत आहे त्या यात्रामध्ये पिवळ्या कलरचे मेन कावड टाकलेली दिसत आहे.

मला या चित्रामध्ये एक भुयार दिसत आहे भुयारा --

आणि हे आ याच्या आस मध्ये सुद्धा एक रात्रीची वेळ आहे.

याच्यामध्ये सुद्धा खूप सारं असं पाणी दिसत आहे.

हे एक पुरातन काळी कोणततरी मंदिर दिसत आहे कारण की या क्षेत्रामध्ये खूप असे --

पडद्याच्याच बाजूला एक लाकडी कपाट आहे त्या लाकडी कपाटमध्ये बिसलेरी ठेवलेली आहे.

नंबर सुद्धा आहे साईड ला एक यश तोषणीवाला हे नाव --